शिर्डीला एका लग्नाला गेलो होतो आमच्या मामाच्या म अं मेवण्याचं वैगरे लग्न होतं.

तर अं म्हणजे आले रंगात सगळे ना नाचतात भरपूर भरपूर म्हातारा त्यांचे सासरे आहे मामाचे सासरे आहेत ते लांब थोडंस DJ च्या side ने बसले dance बघतं ते आवजानं आवाजाने त्यांना attack आला. हो मग असं होतं ना, आवाजाने मी किती वेळा ऐकले की heart attack

ते लगेच लक्षात आलं पण अं त्यांना आवाजाने भास झाला.

की आपण नाही नाही नाही सहन होतं आहे कधी पण असं समजा आपल्याच घरचं लग्न असतं आमचं असं त्यात जोरात आवाज हा तर limited आवाजातमध्ये सुद्धा नाचता येतो ना असं काही एकदम जोरात तुम्ही एकदम DJ एकदम जोरात लावून दिला आणि मग खूप खूप छान असं वाटतं असं काहीच नाही अशी काही क संकल्पनाचं नाही आहे ती इतकी जोरात आवाज आणि त्या सगळ्या गोष्टी

तेवढचं ते तो rule घरात applicable होतं नाही

घरात तुम्हाला तुमच्या पुरताच आवाज तुम्ही करू शकता. हो मग आता तसचं आहे ना मग लोकांना इतकं माहित नाही ना ह्या सगळ्या गोष्टी हे सगळ्या सगळ्या संकल्पना लोकांना नाही माहित ना हे सगळं त्याच्यामुळे आपण काय सांगणार ना ह्या सगळ्या गोष्टी

तुम्ही zumba dance बघितला तर दन दन दन दन खालच्या flat लाही तितकाचं आवाज जात असेल. अरे म्हणजे हे सगळं आपण असं बोलू शकतं नाही आपण असं कोणाला बोलू शकत नाही, आता बघ हा मुलं खेळतात खाली इतका आवाज येतोय मुलांचा मुलांना असं सुद्धा वाटत नाही, की आपण त्या आवाजाने आपल्याला काही disturb होईल किंवा काय

लहान मुलांना त्याचा त्रास होतो आपल्या सारख्याला होतो, तर त्या लहान लहान लेकरांना तर किती त्रास होतं असेल. आपण काही बोलू शकत नाही आणि लोकं अशी येतात, येतात जातात आपली आपली करतात, ह्यांना काही घेणं देणं नसतं ह्या सगळ्या गोष्टींशी म्हणजे आपण असं म्हणतो ना, की म्हणजे खेळणं काय कश्यामध्ये काय

हम्म

हम्म हम्म काही घेणं देणं नाही. आणि इकडे आता industrial area मधनं जर गेलं, तर आवाज ऐकायचे आपल्या सातपुर MIDC किंवा

इकडे आपल्या सिन्नर MIDC आतमध्ये घुसायचं फक्त बघा कसे factories चे आवाज असतात आणि त्यांचे ते siren भोंगे बापरे बापरे बापरे तिथे काम करणाऱ्या माणसांची धमाल आहे. कमाल म्हणजे म्हणजे करतो की काय माहित नाही येतो.

बरोबर train चा आवाज तोच ना अं जवळून train गेल्यानंतर एकदम धड धड धड धड धड धड हो आपल्याला आपल्याला तसं होतं नाही माहितीये ना असं कसं होतं असेल.

कठीण काम आहे हे सगळं गोष्टी, कसं ना आपण काय ह्याच्यावरती काय असं आहे किंवा काही असं नाहीचं आहे, मग आता असं ठरवलं की train च्या जवळ नाही राहायचं, तर तसंही possible नाहीये ना आम्हाला इथे इथे सुद्धा train चा train जो horn आहे ना तो आम्हाला इथे रात्रीच्या वेळेस आहे ना आता हे थोडसं नऊ साडे नऊनंतर आहे ना जेव्हा traffic कमी होते तो train चा horn आमच्या इथे पर्यंत येतो.

व्यवस्थित जर gallery त बसलो तर train चा horn ऐकायला येतो. okay म्हणजे इतकं आहे ब बरचं नऊ दहा किलो meter

हो station नऊ दहा किलो meter आणि ही train जाते इथून ती साधारणपणे चार किलो meter अंतरावरती चार ते पाच किलो meter अंतरावर

हा बरोबर आहे, आवाज येऊन जातो म्हणजे

आवाज किती मोठा असेल, ते horn चा आपण decimal वैगरे count नाही करत पण जर count केलं तर किती मोठा असेल तो आवाज मग मी तोच विचार करते ना इतकं चार पाच किलो meter मधनं आवाज येतो, की आपल्याला कळते train चालली आहे, सगळ्याचं train चा नाही येतं हा

दहा साडे दहानंतर जो असं जा आणि पहाटे पहाटे सुरूच आवाज

पहाटे एकदम शांत असतं ना मग त्या वेळेस येतो आवाज पण ते खूप घातक आहे नाही त्याच्यामुळे लोकांचे ear अं म्हणजे ऐकण्याची क्षमता सुद्धा जाऊ शकते, जेव्हा त्याचा ब परिणाम brain वरती पण होऊ शकतो. छोट्या मुलांचं कान इतके आपल्यासारखे नसतात, त्यांच्यावरती तर खूप हे होऊ शकतो sound चा effect अं आता त्या zone कडे relations वरती आपण बघायला पाहिजे काही त्याच्यावरती सरकारने काही तरी करायला पाहिजे त्याच्यामुळे मेंदूचेही आजार होऊ शकतात, होतातचं आणि आता आपण बघतो, highBP चं प्रमाण सगळ्यात जास्त आहे तर highBP चं प्रमाण वाढण्याच्या पाठी मागं पण pollution एक reason आहेत त्या आवाजाने pressure वाढला.

त्याच्यानंतर हे ते तर आहेच industrial zone वरती काही काही काही काही हे व्हायला पाहिजेचं.

hello

तर सू आपण त्याच्यावरती हे करू

कामच बंद ठेवलं आहे. हा तर हा तर चालूच आहे. बरं कसं ये समीर ठिक सगळं मी सगळं ठीक आहे तू कसा ये

हाव आपल्या देशात तर बहुतच धर्म आहेत जसे म्हणजे आपला आपला म्हणजे अह आपल्या भारतात म्हणजे अह हिंदू हिंदू हिंदू ना हिंदू जो धर्म ये ना हा म्हणजे भारताचा प्रमुख प्रमुखच प्रमुखच धर्म आहे

हा आणि हे ख्रिश्चन इस्लाम बौद्ध आणि जैन धर्मा धर्मा धर्माचं प्रमाण हे हिंदू हिंदू पण हा धर्म म्हणजे प्राचीन काळापासून अस्तित्वात असलेला असंख्य श्रद्धा पंत श्रद्धा आणि श्रद्धा यांचा संग्रह पण ये हो हो सिटीजम जेनिज्म खूप सारे ये धर्म असं मला वाटतं हा आणि हिंदू हिंदू जो हिंदू जो धर्म म्हणजे

आणि हा जगातील सर्वात जुना धर्म आहे हा सर्वात म्हणजे जुना धर्म ये ना आणि आह आणि ग गैर हिंदू साठी सर्वात गोंधळात टाकणारा धर्म आहे कारण तो अह अंतहीन महासागर समुद्रा सारखा आहे मी म्हणजे गोंधळून गेलो होतो

हा आणि हिंदू हिंदू जो हिंदू हिंदू धर्म जगातील सर्वात जुना जुना आणि सकरीय सकरीय धर्म आहे सुमारे पंधराशे इस ईसवीसन ना पूर्वी म्हणजे भारतात असेलेला भटक्या सोबत प्राचीन हिंदू संस्कृतीचा हा पर्ण आहे म्हणजे हिंदू हिंदू हिंदू हिंदू धर्मात खजूर हा खजूर हा म्हणजे वादग्रस्त तथापि एक एक एक गोष्ट एक गोष्ट निश्चित आहे हिंदू हिंदू धर्म हा म्हणजे पृथ्वी वरील सर्वात जुना जुना धर्म आहे हिंदू हिंदू धर्म इतके दिवस दिवस हा अस्तित्वात आहे कि तो भारताच्या संकलपणेचा अं समानआर्थि बनला आहे हो आणि धर्म ही सामाजिक सांस्कृती प्रणालीची एक श्रणी आहे त्यामध्ये नेतृत्व आचारात आणि प्रथा

दोनी दोनी एकात संस्कृती ही हिंदूची म्हणजे प्राचीन भाषा होती आणि सिंधू सिंधू सिंधू नदीचे संस्कृत नाव आहे अं सिंधूच्या पलीकडे राहणाऱ्या वस्ती आहेत ना हो त्या पण आहे

लावले आणि परिणामी सिन्धुने हिंदू हिंदू हिंदू हिंदू धर्म स्वी स्वीकारला आणि त्यामुळे त्यामुळे नदीच्या पलीकडे राहणाऱ्या लोकांनी हिंदू हिंदू हिंदू हिंदू हिंदू धर्म म्हणजे स्वीकारला पार पर्शियन लोकांनी अं ग्रीकांना पटवून दिलेकी जे बदलेले आहेत ते आता खरोखर ग्रीक राहिले नाय म्हणून त्या म्हणून त्यांनी एच काढला आणि शेवटी ए ए ए ए एस जोडला आणि भारताला म्हणजे भारताचा जन्म झाला हो ते पण आहे हा आणि हिंदू हिंदू हिंदू हिंदू धर्माला मोठा मोठा आणि गैरवशाली इतिहास आहे तथापि मला म्हणजे संपूर्ण हिंदू हिंदू हिंदू धर्माबदल म्हणजे लिहणाची इच्छा नसल्या एवढे आज आपण केवढ म्हणजे हिंदूच्या मुख्य श्रद्धा वर आपण लक्ष केंदीर्त करतो हो आणि हिंदू धर्म समुद्रासारखा आहे हो आणि जगा खोऱ्यात असे दहा हजार वेगळे धर्म असतील हा हो हो आणि अजून भौध्ये धर्म पण म्हणजे अं परंपरेतून निर्माण झालेला एक तत्वत ज्ञान आहे ज्ञानाचा धर्म आहे म्हणजे इस इसवीसन पूर्वी साव्ह्या शेतकात अं म्हणजे आणि ज्ञानाचा धर्म आहे इसवीसन साव्ह्या शतकात गौतम भवुद्धानी भौध धर्म म्हणजे लोकप्रिय लोकप्रिय केला हो जवळ जवळ सर्वत्र चार धर्म ख्रिचन इस्लाम आणि भौध जगातील लोक संख्या सतार प्रतिशत पेक्षा जास्त लोक संख्या आहे आणि जगातील ब्यानव प्रतिशत लोक एक एकतर याची धर्मपैकी पालन करतात किंवा गेरधर्म म्हणून ओळखले जातात हा आणि बुद्धांचा जन्म लिम्बुनी लिम्बुनी सध्याचे नेपाळ इथे या पाशे पाश्शे त्रेपन्न मध्ये झाला अं बौद्ध बोदघ्या इथं म्हणजे त्यानी आ आत आत्मज्ञान प्राप्त केले सारणात येत म्हणजे त्याचा पहिला पहिला उपदेश केला आणि चारशे त्र्यांशी बिशी मद्ये अं भारतातील म्हणजे कुशी नगर येथे अं महा महा महा महा महापरिवर्ण प्राप्त केले आणि आणि त्याचे महा महा महा महा महापरिवर्ण ना नंतर भौध बौद्ध धर्म म्हणजे पुढील पा पाच पाचच शतका म्हणजे भारतीय उपखंडात पसरला आणि दोन दोनच दोनच तो मध्य मध्य पूर्व आणि दक्षिण पूर्व आशिया पर्यंत पोहचला आणि इस्लाम नंतर बौद्ध धर्म हा जगातील तिसरा तिसरा सर्वात मोठा धर्म आहे हो हा आणि वज्रयान महायान थुर्वात आणि ह ह ह हरिनियर हे पण चार मुख्य बुध्ये म्हणजे संप्रदायात हो आणि नास्तिक आणि आग आग्य आग्यवादीय ज्यांनी लोक संख्या शाश्ट्रीय अन्यकांची असून हि विविध धार्मिक श्रद्धा आहे हा आणि जगात दोन अब्ज किंवा एकुणतीस परसेन्ट

नवीन धर्माचे च चार्वरित संसथा आहे हा आणि प्रत्येक बौद्ध समाजाची राष्ट्रीय अध्येक्ष डॉक्टर श्री प्रकाश प्रकाश बर्नवाल याच्या मते जग भरातील दोनशेहुनही अधीक राष्ट्रा राष्ट्रामध्ये बौद्ध बौद्ध बौद्धधर्माचे पालन केले जाते आणि तथापि चीन जपान थ्येलँड म्यानमार भूतान श्रीलंका कोविडीया मंगोलिया लाओसच सिंगापूर दक्षिण कोरिया आणि उत्तर उत्तरकोरियासह तेरा राष्ट्र म्हणजे बौद्ध धर्माला प्रमुख धर्म मानतात आणि भारत नेपाळ अमेरिका ऑस्ट्रेलिया इंडोनेशिया रशिया रशिया बृनिशी मलेशिया इतियादी राष्ट्रमध्ये अनेक बौद्ध रहविये हो हो तेपण आहे हाव आणि अजून तर

हो इस्लाम धर्मात खूप काही येणा हो तेपण वाडून जाइल हाव आणि जे इस्लाम धर्माचे म्हणजे हा म्हणजे एकी एकी एकी एकी विश्वास हा परत मोहम्द साहब याच्या वर म्हणजे स्थापित केलाय आणि जो अंतिम ध्रुत आणि प्रेषित होत आहे इस्लाम इस्लाम शब्दांचा शब्दिक अर्थ हा अल्ला जाणे असा होतो आणि जो म्हणजे मानवातील पुराण प्रकट होण्याचा अंतिम अंतिम दैविक पुरस्कार शीग शिक शिकवणीवर आधारित आहे हो हो ते पण आहे ह अश्या प्रकारे जाणे स्वतःला अल्लाच्या स्वाधिन केल आहे आणि इस्लाम इस्लामिक कार्यानुसार सुरवात केली आहे तो मूस मुस्लिम हा इसलिमाचा मुलभूत सिद्धांत हा आहे कि म्हणजे हा जर तो मुस्लम हा जर तो मुस्लम अल्लाचे संदेश किंवा बेगमराणी अल्ला सर्व सर्वशक्तीमान एकमेव देव आणि जगाचा रक्षक आहे असे म्हणले जाते हो आणि हिंदू आपला हिंदू धर्म याचे खूप सारे उत्सव पण आहे सगळ्यात जास्त हा आपल्या तर खूप आहे म्हणजे जसा

आणि म्हणजे त्या आपल्यापुढे संस्कृत हे सगळ काही यांना म्हणजे हिंदू हिंदू हिंदू हिंदुधर्मला मोठा आणि गौरवशाली इतिहास आहे म्हणजे तथापि मला संपूर्ण हिंदुधर्मा बदल लिहणाचे आज आपण ते म्हणजे तेपण वाचतो आणि काही श्रद्धा श्रद्धावाण आहेत जे आपले जीवन प्रार्थनेसाठी समर्पित करतात दुसरीकडे इतर कोणत्याही देवावर विश्वास ठेवत नाही परन्तु हिंदू हिंदू हिंदू हिंदुत्त्व ज्ञानचे पालन करतात गोष्टी समजून घेणे सोपे करण्यसाठी हिंदू हिंदू हिंदुधर्मचे सात सात प्रमुख विश्वामध्ये विभाजना पण करून आहेत हो हो त्या पण आहे हा हिंदुतर एका एकाच जागतिक आत्म्यावर विश्वास ठेवतात म्हणजे ज्याला ते ब्रम्हा म्हणतात सर्व सर्व वास्तविकयुगीत जर एकाच एकाच श्रोत आहे जो नि निराकारानी लिंग लिंगहीन आहे आणि अं ब्रह्या म्हणजे हा विश्वाचा निर्माता आहे हि एक विचित्र कल्पना आहे आणि ब्र ब्र ब्रम्हा म्हणजे हा एक मास्टरगार असे समजा बाकीचे सर्व त्याच्या पासून उत्पन होते थोड्या थोड्या काळासाठी ते वेगळं होते तरी ती अशीच तशीच होते हो आणि सध्या हिंदुधर्मच प्रमुख संपदाय महान असतात वैष्णवशक्ती आणि श्रद्धा स्मार्ट परंपरा हा अजून वेदांवर विश्वास वेद हा हिंदूंचा पवित्र ग्रंथचा संग्रह आहे तर वेदांचे चार भाग पण केले आहेत हिंदू हिंदू हिंदू मानतात म्हणजे कि प्राचीनहीन हिंदू हिंदू ऋषींनी चार चारही दैव मानले होते आणि थोड्यावेळाने आम्ही त्याना पाहू पण शकतो हो हो म्हणजे हिंदू धर्म हा भारत नेपाळ सम आणि ब्येअली हि इथे रशिया मध्ये सर्वात वाह्य व्याकपणे मानली जाणारी विश्वास आहे हा आणि हिंदू हिंदू हिंदू हिंदू हिंदू म्हणजे धर्माचे चार वेदांवर चार वेद है आहे म्हणजे त्र्गवेद आणि युजवेद आणि सामवेद आणि अर्थवेद आणि म्हणजे त्र त्र त्र त्र त्र्गवेद म्हणजे हे म्हणजे श्रोतानंचा संग्रह आहे ज्यात हो हो ज्यात देवांचा सण सन्मान न केला जातो आणि सत्य सत्य वास्तव आणि विश्व यान सारख्या संपकलना न वर चर्चा केली जाते हो आणि हिंदू हिंदू ग्रंथाची वर्गीकरण श्रूची आणि श्रुती केली असते केली आहे त्यातील आणि त्यातिला धर्म ग्रंथ म्हणजे वेद अं महाभारत रामायण आणि आगम हे यज्ञे यज्ञेसमारंभा आणि विधी योजवेद सापडतात आणि सामवेद मध्ये दुःखाचा नाश करणारे सूंदर राग हि सम समस्याची शाब्दिक व्याख्या आहे जे हे मुख्य तर देवतांच्या पूजेला समर्पित गाणी आहेत ते इतरांपेक्षा वेगळं आहे कारण तुम्ही संगीतावर सेट पण केल आहे ना हो हो हा आणि अजून आपल्याला म्हणजे आपल्याला प्र प्र प्र प्रतिस्पर्धेकां म्हणजे एखाद्या खास व्यक्तीला त्याच्यातच आहे आणि हिंदू हिंदू धर्माला कोणताही निर्माता नसल्याचा दावा दावा पण केला जातो याच धर्माचे म्हणजे उपास्ति बदल कोणतीही माहिती उपलब्द नाही आधुनिक धर्मची सुरवात मात्र पहिला पहिला तर स्वयं म्हणजे म्हणू म्हणूचे म्हणजे मला मला मंत्रा पासून झालीये असं पण धार्मिक विदुजनाचे म्हणे आहे हो आणि हिंदूत तत्व तर तत्वज्ञाना वर तर सहा शाळा असेल तर त्यामुळे वेदांच्या निकाली वर्खात म्हणजे संख्यायोग अं वर्षीश वर्षीशशिक आणि वेदांत है पण आहे हा आणि या या या याच धर्माची स्थापन ब्रम्हा विष्णू महेश अग्नी आदित्य वायू आणि अंगिरा यांनी यांनी केली आहे पूर्णवी विष्णूचेत ब्रम्हा ब्राह्यते म्हणजे अकरा अकरा अकरा अकरा अकरा अकरा अकरा रुद्र आणि अकरा अकरा प्रजाती आणि स्वयंभू म्हणू यांनी म्हणजे हा धर्म निर्माण केला हो आणि पुराणिक काळानिमित्य ऋषीपण आणि त्या नंतर हा विषयावर सादर करत हा हा अजून त्या नंतर सात सात शिव शिव शीषधार्मिक अभ्यासाच्या वेग वेगळ्या शाका मध्ये विभागले गेले सर्व धर्मचे मूळ मूळ वेद आणि मनुमेद आहेत आणि मनुचे अनुसरण करून अनेक संदेश वाहक आले आहेत आले प्रत्येकानी हि माहिती आपल आपल्या अनोख्या पद्धतींनी लोकांन पर्येंत पोहचवली हो आणि तेपण खूप आहे प्रसिद्ध हा अजून चल श्री कृष्ण आणि गौतम बौद्ध यांना नव्हद हजार वर्षाच्या परंपरेतून हे ज्ञान प्राप्त झाले जर कोणी विचारले कि हिंदू धर्माचे स्था संसथापक तर असे पण म्हंटले. पाहिजे कि ब्र ब्रम्हा प्रथम आहेत त्या नंतर श्री कृष्ण बौद्ध आहेत बहुद्यात कोणाला जास्त ज्ञान असेल तर ते म्हणजे सांगावं पण लागेल आणि अग्नी वायू आदित्य आणि अंगिराही हि हि हि चार प्रतवेद आणि ऋषींची नाव आहेत दुसरे काही नाही हो आणि आपल्या मध्ये जे त्रिमूर्ती आहेत ना ते सगळ्यात महतवाच्या विष्णू विष्णू शिवा आणि हे

हिंदू हिंदू हिंदूहा धर्म म्हणजे ख्रिचन आणि इस्लाम नंतर जगभरात तिसरा तिसरा लोकप्रिय धर्म त्यांच्या नव्हद परसेन्ट अणुविव भारतात राहतात आणि हिंदू हिन्दूधर्म हा अगदी अनोखा मानला पाहिजे आणि हा त्याच्या व्यक्ती वरही म्हणजे लक्षणीय प्रवाह पडतो हो बरं चांगला वाटला गोष्टी करून तुझ्यासोबत खूप माहिती तुला या विषयावर हाव वाचतो विचतो का तू हा त्या वाचत तच राहते ठीक आहे मग भेटू मग कॉल करतो हाव ठीक हे हा hello

कुठे नाही भो बोलणं घरीचे

काहून time केला होता यायला म्हटलं? आरे भो गाडी खराब झालतींना. अच्छा अच्छा आरे मंग आपल्या जायचा होताना.

मग तीकड जेवायला जायचा होताना आपल्याला. हाव का आरे garage वर होतो यार. मंग जेवला तिथून आपल्याला फिरायलबी जायचंं आहे मग हाव का? आरे गाडी खराब झाली. आता गॅरेज वर काही विषय नाही. गाडी खराब झाली आपल्याकडं गाड्या कमी आहे का यार भाई?

मग किती पोरंं आहेत.

गाडी वर कुणाच्या adjust होऊन जातंना. सांगायचंंना काय प्रॉब्लेम काय नाही तर काय येडा माणुस आहे. जाऊदे भो आता. आता झाली रिपेर आता निघतो ओमच्या घरी येऊ का? हा मग ये ये त्याच्या घरी. हा तु कुठ त्याच्या घरी आहे का? मी बी निघलोय मी आवरुण. हाव का ठिक आहे ठिक आहे. कोण कोण येत आहे?

जनसेवा तीथं गेलो होतो ते. पण ह्यावेळेस नॉनव्हेज खाऊ या मागच्या वेळेस व्हेज खाल्ल होतं.

अच्छा, आपली गैंग आहे का पुर्णी? पुर्णच आहेना आपले पुरे पोरं आहेना. तुला सांगितलं नाही का कोन्ह?